इथ एक मंदिर आहे मंदिर खूप मोठ आहे आजूबाजूला मंदिराच्या आजूबाजूला घर आहेत झाड आहेत इलेक्ट्रिकल खांब्स आहेत काहीजण मंदिरात आलेले आहे अ लाईट चालू आहेत.